आ म शेवंतीची फुले आहे कलर ची फुले आहे तो एक माणूस विकत आहे इथे लोक घ्यायला आलेले आहेत.

सुंदर हिरवीगार सुंदर सुंदर आजूबाजूला झाडी लावलेली आहेत लोक तिथे मस् चौपाटीवर छान मस्त भेळ खातात.